मी तर मजेत आहे गड्या. किती दिवसानंतर फोन केला यार तू मला. आ मी तुझा नंबर शोधला फेसबुकला

हो. कामामध्ये तसंच भेट होतं नाही आपली. तर मला काही विषयावर चर्चा करायची होती तुझ्यासोबत.

तुझं काय चालू आहे सध्या? काय करत आहे तू?

काहीच नाहीये यार. जॉब चाललाय सध्या .मी खूप दिवस तुझी वाट पहिली. तुझ्या फोनची वाट पहिली. पण तुझा फोन नाही. तुझा कॉन्टॅक्ट नाही. कुठं आहे ते पण नाही. मी आपल्या जुन्या मित्रांना विचारलं. आता सुरेश कुठं असतो. काय करतो. काय चाललंय त्याचं. आ पण आता अचानक सडनली मित्र भेटला होता आपला क्लासमेट. तुमच्या घराजवळच राहतो तो.

जॉब विषयी जॉब बद्दलच बोलणार होतो तुला मी तुझं एज्युकेशन झालेलं आहे. ते

एखादी जॉब मी म्हटलं सांगू. आता लॉक डाऊन मुळे सर्व लोकांची जॉब गेलेली आहे. ओके ओके ओके ओके. हो हो. आहे का आहे का आहे का कुठला? आहे का अजून?

आहे जॉब. तर तुला कोणत्या याच्यामध्ये पाहिजे डिपार्टमेंट मध्ये पाहिजे किंवा रिलेटेड पाहिजे? चालेल ना चालेल ना. मला कुठलाही चालेल. प्रायव्हेट मध्ये पाहिजे. गव्हर्मेंट मध्ये पाहिजे. कुठलाही चालेल. सुरेश कसं आहे माझा बिझिनेस सर्व ठप्प झालेला आहे रे. लॉक डाऊन मुळे दोन वर्ष माझे खूप लॉस गेलेले.

आणि मी खूप लॉस मध्ये आलेलो आहे सध्या.

माझं सर्व सर्वांचे तेच हाल आहे सध्या.

तर त्याच्यामुळं कसं मला खूप गरज आहे जॉबची. जर असेल तर सांग.

तुला तर माहितीये माझा अनुभव खूप मोठा आहे.

हो हो चालेल. कधी पण सांगणार आहे मी. तुला इंटरेस्ट कशामध्ये आहे. कोणत्या जॉबमधे इंटरेस्ट आहे? अ याच्यात आपलं सेल्स एक्झिक्युटिव्ह मार्केटिंग मध्ये आहे. सेल्स एक्झिक्युटिव्ह बॅक ऑफिस मध्ये आहे.

हा बॅक ऑफिस वगैरे चालेल. पण कसं आहे माझं सोशल वर्कच जास्त काम आहे. हे सोशल वर्क मध्ये मी हे सध्या कसं आहे माझं मास्टर ऑफ सोशल वर्कचं शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे मला कसं

गुड आहे. एज्युकेशन झालेलं आहे. चांगलं आहे.

तर आता त्या मी हिशोबाने जॉब बघतो. आणि सांगतो तुला मग. हो हो हो. बाकी काय म्हणतोय रे? तुझे घरचे कसे आहेत? फॅमिली कशी आहे? लग्न वगैरे झालं कि नाही तुझं? बेकारी आलेली आहे. लोकं घरी बसलेले आहे. अरे हॅलो मी काय म्हणतोय लग्न वगैरे झालं कि नाही म्हटलं तुझं?

नाही ना यार. काय किती काय मुलं वगैरे?

हो का. हा हा हा. एक मुलगा काय नाव ठेवलं त्याचं तू?

नाइस नाइस. लग्नाचं काही कळवलं नाही काही बोलवलं नाही मला. आ?

कुणाला इन्व्हिटेशन देता आलंच नाही. लॉक डाऊन असल्यामुळे ओके ओके ओके. शॉर्ट कट मध्ये हा. पाच इकडले पाच तिकडले आणि लग्न. हम्म. परमिशन नव्हती ना त्यामुळे.

खूप लोकांचं नुकसान झालेलं आहे. कितीक लोक वारले. डेड झाले. कित्येक फॅमिली तर वारण्यावर आली. म्हणजे त्यांचा जो एकटा करता होता तो करता पुरुष वारल्यामुळे त्यांची खूप कंडिशन खराब झाली सध्याच्या कंडिशनमध्ये. हा हे खरंच. आम्ही खूप हेल्प केली रे. लॉक डाऊन मध्ये आम्ही खूप हेल्प केली लोकांना. आपलं जे सामाजिक संस्थेचं काम चालतंय ना त्याच्या माध्यमातून खूप साऱ्या लोकांना किट वाटल्या कुणाला जेवण दिलं. आणखीन काही असलं तर आम्ही हॉस्पिटलला जाऊन स्वतःची सुरक्षा करून त्यांना आपण खूप मदत केली.

लॉक डाऊन कसं आहे शेवटी होणारी घटना असते. ते आपल्या हातात कुठं होतं.

हो हो बिलकुल. लॉक डाऊनचं कसं आहे ते आपण सर्व गोष्टी पण त्यांना वाटप केलीत. मास्क वगैरे डिसइन्फेक्टन्ट करूनच आपण सर्व केलं होतं त्या वेळेस. काय म्हणतोस बाकी कॉलजची मुलं वगैरे कशी आहेत रे?

बाकी चांगले आहेत. आपापल्या फिल्डमध्ये ते सध्याला वर्किंग करत आहे.

अरे वा वा. तेच म्हटलं. तुझी जी एफ पण होती यार तेव्हा. काय झालं तीच लग्न झालं कि नाही?

तर त्या रिगार्डिंगच कॉल केलंत मी तुला. कि आपल्या इथे जॉब आहेत. तुला पाहिजे असेल तर सी वि तुझा सेंड कर मला मेल आय डी वर.

मी पुढे सेंड करतो. मी तुला जॉबसाठी प्रयत्न करतो.

ओके. चालेल ना. चालेल ना. बिलकुल मी माझं सी वि तुला सेंड करतो. आणि पूर्ण डॉक्युमेंट देतो.

हेल्प होईल आणि नॉलेज पण तुझं वाढेल. ओके ओके. हा. मला माहितीये रे. मी तेच म्हटलं. तुझ्या कडून मला हेल्प होईलच ते जॉबची. हो. चालेल ना. मी सर्व डॉक्युमेंट आणि सी वि सेंड करतो तुला. चांगल्यात चांगला जॉब दे मला.

गरजच आहे सध्या. कारण कि कसं आहे, तुलाही माहितीये सर्व कंडिशन्स.

हे काही हे होतं. क्वेशन होते. म्हणलं तुला जे जॉब बघणार आहे मी तर तुला एक्सपीरियन्स आहे काही? जॉबचा एक्सपीरियन्स आहे काही? कुठे जॉब केला सध्या?

अरे सडनली मला आता कसं अ आठ एक वर्षाचा एक्सपीरियन्स आहेच मला तसा. कॉलेज आपलं झाल्यानंतर मी डायरेक्ट जॉबच चालू केला होता ना.

वेगवेगळ्या फिल्डमध्ये एक्सपीरियन्स आहे मला. फिल्ड वर्क मध्ये एक्सपीरियन्स आहे.नंतर

आता क्लस्टर मॅनुफॅक्चर मध्ये मी खूप दोन वर्ष काढले. आणि नंतर मग मला अजून पण जरा

अ सडनली माझ्या सी वि मध्ये सर्व मी डिटेल

प्लिज आणि चेक करून घेशील. काही जर सी वि मध्ये प्रॉब्लेम असला तर ते पण करेक्शन करून घेशील.

मला तोच क्वेशन होता. काही फ्रेशर, स्टुडन्ट असतात. कँडिडेट असतात. तर त्यांना नॉलेज नसते. इंटरव्यू सुद्धा द्यावा लागेल.

अ इंटरव्यू मध्ये काय क्वेशन ते करतील. अ तुम्हाला कसं जावं लागेल इंटरव्यू साठी. प्रिपेअर काय करावं लागेल. डॉक्युमेंट, तुमचं ड्रेस कोड कसं असलं पाहिजे.

तर हे फक्त मी विचारलं. डोन्ट माईंड हा.

धिस इज नो इश्यू यार. कारण काय माहितीये का मला मी सतरा अठरा वर्षांपासून मी कसं कुठं ना कुठं काही ना काही जॉब करतोच आहे.

हे बेसिक नॉलेज तर आलेलेच आहे मला. तरी तू सांगितलं त्याच्यासाठी खूप थँक यु.

हा या गोष्टी ते मेंशन करतातच. एकदम बारीक बारीक पाहतात.

इंटरव्यू मध्ये ते बघतात ना कि असं

तू टीचर होता म्हणे मागे. मला माहिती होतं. तू टीचर आहे म्हणे कम्प्युटरचा. कसं काय चाललंय तुझं ते? काही आहे का ते? हो. ऍक्चुअली मी पहिले जॉब करत होतो. जॉब केल्यानंतर मग ट्रेनिंग साठी केला अप्लाय.

पण लॉक डाऊन मुळे त्यांनी बॅक टु होम केलं.

प्रत्येक लोकं

वर्क फ्रॉम होम नाहीये. सध्या जॉब चालू आहे ओके ओके ओके. बेस्ट बेस्ट बेस्ट यार. चालतंय ना. होऊन जातं तुझं. घरच घर दारच दार है

बाकी मजेत. तु सांग राहुल. तुझं कसं चालू आहे? मस्त बढिया चालू आहे. सध्या तर काही एवढं विशेष नाही. फक्त एक जॉबची रिक्वायरमेंट होती. ते जे झाली तर पूर्ण होऊन जाईल. हो नक्की नक्की. मी बघणार आहे तुझ्यासाठी. आता तु तुझं सी वि पाठवणार आहे. सी वि मध्ये तुझं जे एज्युकेशन झालेलं आहे.

तर त्या एज्युकेशन रिलेटेड तुझी

सर्च करेल आणि मला ऍडव्हर्टाइझमेंट आली. कि मी तुला फॉरवर्ड करेल. गव्हर्मेंट मध्ये आहे का रे काही रिक्वायरमेंट? रिक्वायरमेंट आहेत का गव्हर्मेंट मध्ये?

हम्म. तुम्हाला गव्हर्मेंट मध्ये पण प्रोजेक्ट भेटू शकते गव्हर्मेंटचे. आता तुझं जे एम एस डब्ल्यू झालेलं आहे मास्टर ऑफ सोशल वर्क. तर त्या रिगार्डिंग तुला भेटू शकतं.

पण तुला ते बघावं लागेल. एखादी साईटवर म्हणा किंवा एखादी ऑफिस मध्ये जाऊन. त्याच्या रिलेटेड नाही ना यार. गव्हर्मेंटची प्रोसेस खूप मोठी आहे. हा सुरेश. ते प्रोजेक्टचं हा कॉलेजमध्ये हो हो हो. हि जी प्रोसेस आहे ना ती खूप मोठी आहे. कारण कि काय माहितीये का प्रोजेक्ट घ्यायच्या आधी आपल्याकडे एक एनजीओ असायला पाहिजे.

एनजीओ नॉन गव्हर्मेंटऑर्गनिझशन. एनजीओ राहते ना रजिस्ट्रेशन करावी लागते.

त्याच्यानंतर त्याचं आपल्याला काही वर्ष तीन वर्ष आपल्याला तसं सोशल वर्क दाखवावं लागते..

हम्म. तर हे आपल्याला जे रजिस्ट्रेशन करावं लागते ते कुठून करावं लागते?

हो हो. जिथं जे डिपार्टमेंट असले ज्या ज्या डिपार्टमेंटचा जो प्रोजेक्ट असतो. नाही मला एनजीओ फॉर एक्झाम्पल, मला एनजीओ आता रजिस्टर करायचं आहे. तर तु जे म्हटला आता कि गव्हर्मेंट एनजीओ आणि नॉन गव्हर्मेंट एनजीओ. तर याच्यामध्ये फरक काय आहे? आणि मला कसं अप्लाय करावं लागेल? फॉर एक्झाम्पल मला आता करायचंय पुढे

ओके ओके ओके. तुला एनजीओच जर करायचं असेल रजिस्ट्रेशन तर धर्मदाय आयुक्त म्हणून एक ऑफिस असते. जिल्हा पातळीवर

जिल्हा पातळीवर हा. जिल्हा पातळीवर धर्मदायचं ऑफिस असते. त्यामध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागते. बुवा आम्हाला या या नावाची एक संस्था स्थापन करायची आहे. तर तिथे ऑडिटर असतात त्यांचे. हा एक्स वाय झेड कुठल्याही नावाची.

एक संस्था स्थापन करायची आहे. त्याच्यासाठी तुम्हाला गाईडलाईन धर्मदाय आयुक्त मध्ये एक ऑडिटर. आपण जे ऑडिटर म्हणतो ना

हे ऑडिटरकडनं गरजेचं असते कि आपण सुद्धा करू शकतो? पर्सनल?

नाही नाही. ऑडिटर ठेवणं गरजेचं असते. कारण काय माहितीये का बेसिकली आपल्याला जे गाईडलाईन मिळते ती पण ऑडिटर कडूनच मिळते.

आणि तिच्यामध्ये थोडीशी हा. रजिस्ट्रेशन करायसाठी कसं असते, डॉक्युमेंट कुठले लागतात. त्याच्या नंतर आपल्याला कुठले ध्येय, कुठले उद्देश ठेवावे लागतात. ह्याच्यासाठी सर्व ते ऑडीटर आपल्याला माहिती देते आणि त्याच्या गाईडलाईननी चाललो तर आपल्याला चांगली म्हणजे चांगलं काम होऊ शकते आपलं.

आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन पण होते आपलं. रजिस्टर होऊन येते. याच्यासाठी ऑडिटर तर मस्ट

एक आता कसं आहे, सात जणांची बॉडी असते. कुणाची अकरा जणांची बॉडी असते. ते त्याच्यानंतर मग त्यांचे डॉक्युमेंट असतात. आधार कार्ड, फोटो एक्स वाय झेड तिच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट आहेत. आणि ते बॉडी तयार करून मग तुम्हाला बस बॉडीला एक नाव द्यावं लागते. ज्याला म्हणतात संस्थेचं नाव.

आणि मग ती संस्था उभी राहते. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला मिळून मग काम करावं लागतं त्याच्यामार्फत. आणि मग

धर्मदाय आयुक्त कडे तुम्ही ते ऍप्लिकेशन केल्यानंतर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर भेटतो दोन-तीन असे भेटतात. मग त्याच्यानंतर संस्था उभी राहते. तुमचं एक लेटर पॅड येते.

हा. तुम्हाला नॅशनलाईझ बँकेचं अकाउंट तुम्हाला मेंशन म्हणजे मेंटेन करावे लागते. जे संस्थेचा अध्यक्ष, सचिव यांचा नावाचं असते.

तसे भरपूर बेसिक आहे ते सर्व ऑडिटर आपल्याला सांगतो.

आणि हे गव्हर्मेंटचं कुठलं तु वाचलं का गव्हर्मेंट एनजीओ आणि नॉन गव्हर्मेंट एनजीओ याच्यामध्ये फरक काय असतो मग? नॉन गव्हर्मेंट म्हणजे ते गव्हर्मेंट मध्ये कॅल्क्युलेशन होते. ते इन्व्हॉल्व करतात कि नाही? म्हणजे त्याच्यामध्ये विलीन होती कि नाही? नाही नाही. नॉन गव्हर्मेंट, नॉन गव्हर्मेंटच राहील. बट तुम्ही जे प्रोजेक्ट घेऊ शकता तिच्यावर तुम्ही गव्हर्मेंटचे प्रोजेक्ट घेऊ शकता. आपण काय थर्ड पार्टी होऊन जातो. जे आपले नॉन गव्हर्मेंट थर्ड पार्टी म्हणून आपण काम करतो सरकार जर सरकारी प्रोजेक्ट असले तर.

आणि आपले स्वतःचे प्रोजेक्ट तर आपण चालवले तर आपल्या स्वतःचे प्रोजेक्ट आपण चालवु शकतो. जसं कि आता काय छोटे छोटे ब्लड डोनेशन कॅम्प

किंवा मग आरोग्य विभागावर कुठलाही कॅम्प घ्यायचा असेल. आपला डोळे चेकअप, हार्ट चेकअप जे छोटे छोटे कॅम्प आहेत. ते कॅम्प टाकून आपण स्वतःच प्रोजेक्ट टाकून तयार करायचा आणि आपण स्वतःच चालवायचं.

तर मग त्याच्यामध्ये जर असले तर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये जसं जिल्हा क्रीडा मध्ये आहे. जिल्हा सांस्कृतिक मध्ये आहे. त्यामध्ये तिथले जे प्रोजेक्ट असतात घ्यायचे आणि ते राबवायचे. शैक्षणिक बाब आहे. काय म्हटला? अच्छा. म्हणजे शैक्षणिक, सांस्कृतिक शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा याच्यामध्ये आपण घेऊ शकतो का? गव्हर्मेन्टचे प्रोजेक्ट हो बिलकुल बिलकुल. तुम्ही शैक्षणिक म्हणजे कुठलंही ह्याच्यात जर चालू करणार असलात तर जिल्हा क्रीडा मधून तुम्ही ऍप्लिकेशन करा. त्याच्यानंतर त्यांच्याकडून परमिशन घ्या. आणि परमिशन केल्यानंतर त्यांना आपलं सांगा कि आपण असं असं स्किल करतोय किंवा मग आम्ही असे असे मुलांना शिक्षण देतोय

त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट देऊन ते आपलं प्रोजेक्ट त्यांच्याकडे जर काही फंड असेल तर ते फंड पण देतात आपल्याला.

आणि क्रीडा मध्ये म्हणलं तर व्यायाम शाळा आहे.

याच्यातही स्पोर्ट आहे. फॉर एक्झाम्पल स्पोर्ट एखादी

हा एखादी स्पोर्ट आहे तसं क्रिकेट, कबड्डी हा स्पोर्टमधे तुम्हाला हा. स्पोर्टमधे कुठलंही तुम्हाला साहित्य लागलं तर जिल्हा क्रीडा मधून भेटतात. आणि जिल्हा